या मार्केट मध्ये भरपूर व्यक्ती आहेत.

या टेबल वर वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छ्या ठेवलेल्या आहे.

त्या जंगलामध्ये एक रोड जात --

ह्या जंगला मध्ये खूप उंच झाड आ--

त्या झाडाचा पूर्ण पाला ह्या रोड वर लोळत पडलेला आहे.

या जंगला मध्ये खूप उंच झाड आहेत त्या झाडाच्या काही खाली पडलेल्या आहे.

व एक बिल्डिंग च्या आजुबाजू ला काही पोस्टर लावलेले आहेत बाजूला काही झा--

एक व्यक्ति अंदर आहे ए.टी.एम. च्या.

एक हि नदी ये या नदी मध्ये खूप --

हे पाणी खूप स्वच्छ आहे.

त्या कोंबड्या पूर्ण तारच्या कंपाउंड मध्ये पैक आहे.

व इलेक्ट्रिक लाइन ची तार पण वरून दिसत आहे.

त्या जागेवर एक कार उभी आहे.

व तो पांढऱ्या रंगाचा--

या पाणीपुरी च्या गाडीच्या बाजून काही खुर्च्या ठेवलेल्या आहे.

या शेता मध्ये कांदा पेरलेला आहे.

या कांद्याच्या दोनही तासामध्ये काही अंतर सोडलेलं आहे.

व बिल्डिंग च्या आजूबाजुनी सर्व उंच उंच झाड आहे.